पाण्यामध्ये एक नाव पण दिसत आहे आणि आकाश ही दिसत आ--

नावमद्धे एक माणूस बसलेला आहे नावचा रग हा हिरवा आहे इकडे जमीन ही दिसत आहे जम जमीनवर थोड़े झाड़ दिसत आहे.

एक बेंच पण दिसत आहे बेंच वर एक बाई दिसत आहे बेंचच्या वरती एक छत्री आहे.

साचलेलं दिसत आहे समोर माती दिसत आहे आकाश पण पांढर्‍या कलरचा दिसत आहे.

वॉल कंपाऊंड च्या समोर जमीन आहे जमिनीवर काही छोटी झाडे आहे आणि गवत ही लावलेले दिसत आहे.

ग्राऊंड वरती रेती दिसून राहिलेली आहे बसायसाठी बेंच ही आहे.

समोर एक स्टॅचू दिसत आहे स्टॅचू हा ठेवलेला आहे. च--

झाडे दिसत स्तंभाच्या खाली फ्लोर ब्राऊन कलरचा दिसत--

च्यामध्ये एक ग्राऊंड आहे ग्राऊंडमध्ये खूप साऱ्या बाइक --

दोन मानस जाताना दिसत आहे तिकडे बरीच शी लोक उभी दिसत आहे.